त्याच मागे एक सुंदरसे दिवार आहे त्यावर सुंदर असे चित्र रेखाटले आहे सूर्य डोंगर वाहती नदी खूप शांत आणि खूप छान --

हे एक ख्रिश्चन समाजाचे देऊळ म्हणजे चर्च आहे.

ही एक फळ विकणारी गाडी आहे फळ विकणाऱ्यांची गाडी आहे.

व्यवस्थित बाटल्यांमध्ये तेल ओतले जात आहे मशिनीद्वारा --

काही माणसे दिसत आहेत माणसे फिरायला आली आहेत.

ग्राउंड दिसत आहे भव्य असं मोठं क्रिकेट आहे .

हे एक तलाव आहे तलावापाशी एक मोठी मगर आहे.

खूप शांत असं वातावरण आहे त्यामुळे पाण्याचा खूप शांत असा--

अ डोंगर फार छान दिसत आहेत मग खाली काही--

अ प्रेक्षणीय स्थळ वाटते आहे हे .